बगा किती छान बिल्डिंग दिसत आहे लांबच लांब एक मंदिर पण दिसत आहे मंदिराचा आकार अय त्यावर.

हा एक बगीचा दिसत आहे बगीचा मध्ये बगा सगडी कडे हिरवी झाडे दिसत आहे अवती भवती--

जुने आलू दिसत आहे आलूनला सालटे दिसत आहे काही थोडी फार काळ्या रंगाची माती लागलेली दिसत आहे ते आलू एका ट्रे मध्ये ठेवलेले आहे.

व काही खुर्च्या ठेवलेल्या आहे पुढे एक निळ्या रंगाची बाॅटल ठेवलेली आहे पुस्तक आहे.

हा एक वाटर पार्क दिसत आहे बगा किती छान वाटर पार्क दिसत आहे खाली पाणी दिसत आहे.

एक पिवळी दिसत आहे एक निळी दिसत आहे एक पोपटी रंगाची दिसत आहे काही कलर कलरच्या घसरण पट्या दिसत आहे आजुबाजुला झाड आहे.